नमस्कारKTurtleमधीलCommon Errorsवरिल स्पोकनटयूटोरिअल मध्ये तुमचे स्वागत आहे
याटयूटोरिअल मध्येआपण सिंटॅक्स एरर्स रनटाईम errorsआणि लॉजिकल errorsशिकणार आहोत
हे टयूटोरिअलरेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन 1204
क्टर्टल व्हर्शन
081 बेटा
चा वापर करीत आहे
आम्ही मानतआहोत कि तुम्हालाकेटरटल आणिकेटरटलच्याif else विषयीमूलभूतज्ञान आहे
जर नसेल तर संबंधितटयूटोरिअलसाठी आमचे संकेतस्थळhttpspoken tutorialorgपहा
आता प्रथम व्याख्या पाहूErrorम्हणजे काय160
Errorप्रोग्राममधील चूक आहे जीincorrectकिंवाunexpectedपरिणाम निर्माण करते
प्रथम मी टाइप्स ओएफ एरर्स विषयी समजावेल
सिंटॅक्स errorहे प्रोग्रामिंग भाषेच्या व्याकरण नियमांचे उल्लंघन आहे
जेव्हा प्रोग्राममध्येsyntax errorsअसते तेव्हाCompilationनिष्क्रिय होते
सिंटॅक्स errorsशोधायला आणि सोडवायला सोपे आहेत
उदाहरणार्थ अतुलनात्मककंसचौकटी कंसआणिमहिरपी कंस असे वेरियबल वापरणेजे जाहीर नाहीत
stringsमधील सुटलेलेquotes आता नवीनKturtle अप्लिकेशन खोलू
दश homeवर क्लीक करासर्च बारमध्येKTurtleटाईप करा
KTurtleआयकॉनवर क्लिक करा
आताटयूटोरिअलची सुरुवात काही प्रकारच्याsyntax errorsनेकरु
माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे
प्रोग्राममधीलerrorसमजवण्यासाठी मीकोडच्या भागावर कमेंट करेल
येथे मीलाईनवर कमेंट करेल
aaskअवतरण चिन्हामध्येenter एनी नंबर एंड क्लिक ओक लाईनवर कमेंट करण्यासाठीमीhashचिन्ह वापरेन
आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
कृपयाट्यूटोरियल थांबवा आणिKTurtleएडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा
प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा
प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
Complierखालील एरर दाखवितो
व्हेरिएबल a वास यूझ्ड विथआउट फर्स्ट बेइंग असाइन्ड टीओ आ वॅल्यू
येथे एरर लाईनक्रमांक 4 वर आहे
हाsyntax errorआहेतो येतो कारण वेरियबल aजाहीर नव्हता
तर मी लाईन क्रमांक 2 वर जाऊन कमेंट रद्द करीन
आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करीन
प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
aव्ह्याल्यूसाठी6दाखल करून ओक वर करा
प्रोग्राम एरर शिवाय रन होतो
मीKTurtleएडिटरमधील वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे
कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप कराआणि रन करा
आता पुढे दुसराएरर पाहू
माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे
येथेकेटरटलमध्येpiचीकिंमतपूर्वनियोजित आहे
आता प्रोग्राम मधीलचिन्ह रद्द करू
आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करीन
कृपयाटुटोरिअल थांबवा आणिKTurtleएडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा
प्रोग्राम टाईप केल्यानंतरट्यूटोरियल सुरु करा
प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
Complierखालील एरर दाखवितो
यू कॅनोट पुट हेरे हा एरर लाईनक्रमांक 2 वर आहे
हाsyntax errorआहेतो येतो कारणतेथेcontainer ओएफ variableनव्हता
आता प्रोग्रामवर पुन्हा जा आणिचिन्ह बदला
आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
एंगलव्ह्याल्यूसाठी45दाखल करून ओक वर क्लिक करा
प्रोग्राम एरर शिवाय रन होतो
आता स्ट्रिंगमधील कुठलेही एक अवतरण चिन्ह रद्द करा
मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करीन
प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
Complierखालील एरर दाखवितो
टेक्स्ट स्ट्रिंग वास नोट प्रॉपरली क्लोज्ड एक्सपेक्टेड आ डबल कोट टीओ क्लोज ठे स्ट्रिंग
येथेएरर लाईनक्रमांक 2 वर आहे
मी मागे लाइन क्रमांक 2 वर जाईल आणिअवतरण चिन्ह बदलेलVideo आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
प्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
एंगलव्ह्याल्यूसाठी45दाखल करून ओक वरक्लिक करा
प्रोग्राम एरर शिवाय रन होतो
या प्रमाणे तुम्ही ती लाइन शोधूशकता ज्याकडे एरर येतो आणि तो सुधारू शकता
आता आपण रनटाईम एरर बद्दल शिकू
run टाइम errorप्रोग्रामच्याexecutionदरम्यान येतो
तो प्रोग्रामलाcrashकरू शकतो जेव्हा तुम्ही तो रन करता
रनटाईम errorsसामान्यपणेयूज़र द्वारे चुकीचे इनपुट दिल्यामुळे होते
Compilerयाerrorsशोधू शकत नाही
उदाहरणार्थ व्ह्याल्यू नसलेल्या वेरियबल द्वारे भागाकार करुपहाणे
टर्मिनेटिंग conditionकिंवाincrement valueशिवाय लूप रन करणे
मी एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल
कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करिनआणि रन करेल
माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे
हा प्रोग्राम दोननंबर्सनाdividesकरतो aहा dividendआहे आणिrहाdivisorआहे
आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
कृपयाट्यूटोरियल थांबवा आणिKTurtleएडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा
प्रोग्राम टाईप केल्यानंतरटुटोरिअल सुरु करा
आताप्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
आताaसाठी5दाखल करा आणि OKबटनावर क्लिक करा
rसाठी0दाखल करा आणि Okबटनावर क्लिक करा
येथे आपल्याला रनटाईम errorमिळतो यू ट्राईड टीओ डिव्हाइड बाय झेरो हाएरर लाईनक्रमांक 4 वर आहे
हा एरर येतो कारण आपण शुन्य क्रमांकानेdivideकरू शकत नाही
पुन्हा रन करा aसाठी5दाखल करा आणि ओक वर क्लिक करा
rसाठी2दाखल करा आणि ओक वर क्लिक करा
प्रोग्राम एरर्सशिवाय रन होतो
मी क्टर्टल एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल
कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करेल आणि रन करेल
पुढे आपणlogical errorsबद्दल शिकू
लॉजिकल errorप्रोग्रामच्याsource codeमधील चूक आहे जीincorrectकिंवाunexpectedपरिणाम निर्माण करते
उदाहरणार्थ चुकीच्या वेरियबल मध्ये वॅल्यू Assigningकरणे
दोन क्रमांकाच्या बेरजे ऐवजी गुणाकार करणे
माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे
आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
कृपयाट्यूटोरियल थांबवा आणिKTurtleएडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा
प्रोग्राम टाईप केल्यानंतरटुटोरिअल सुरु करा
आताप्रोग्राम रन करण्यासाठी रन बटनावर क्लिक करा
एक डायलॉग बॉक्सपॉप अपकरेलआता ओक वरक्लिक करा
लूपinfinite loopमध्ये जातो
आता आपण पाहत आहोत किwhileलूप 31पासून क्रमांक प्रिंट करतो आणि अजूनही करत आहे
हाlogical एरर आहे whileकंडीशनमध्येxहि20पेक्षामोठी आहे
पणvariable xहि20पेक्षानेहमीचमोठी आहे
म्हणून लूप बंद होत नाही
मी प्रोसेस एबोर्ट करण्यासाठीAbortबटणावर क्लिक करेल आताxx1ला xx 1 मध्ये बदलू
आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणिKTurtleएडिटरमध्ये पेस्ट करेन
प्रोग्राम रन करण्यासाठी Runबटनावर क्लिक करा
एक डायलॉगबॉक्स पॉप अप करेल
ओक वर क्लिक करा
29 ते 20मधील व्ह्याल्यूसप्रिंट केल्यानंतरलूपबंद होतो
या बरोबर हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
चला सारांश पाहू
या ट्यूटोरियल मध्ये आपण एरर्सआणि एरर्सचे प्रकार जसे असे वेरियबल वापरणेजे जाहीर नाहीत stringsमधील सुटलेलेquotes रनटाईम errorsआणि लॉजिकल errorsहे शिकलो
असाइग्नमेंट म्हणून मी इच्छिते कितुम्ही दिलेल्या प्रोग्राममधीलएरर्सशोधा
प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे httpspoken tutorialorgWhat इस आ स्पोकन ट्युटोरियल
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते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
स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हाटऑकं टु टिचरप्रोजेक्टचा एक भाग आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे